त्याच्या बाजूला मोठा छान पडदा लावलेला पिवळ्या कलरचा त्याच्या बाजूला हिरव हिरव सार गवत दिसून राहील त्याच्या बाजूला रोड सुद्धा आणि हिरव गवत सुद्धा वरती छान--

आणि त्यांच्या बाजूला छान हिरव्यापैकी मस्त खिडकीला पडदा सुद्धा लावलाय आणि तिथे फुगा सुद्धा लावलाय फॅन सुद्धा डॉक्टर नी आपल्या --

हवे मिळण्याकरिता लावलाय तिथे छान घडयाळ सुद्धा आहे मोठी छान कपडे घालून टि-शर्ट घालून तिथे उभे आहे आणि ते डॉक्टरां शी संपर्क--

हा एक प्राइवेट दवाखाना आहे अम पारडी रोड वरचा.

पैसे काढायला आली आहे आणि भरपूरशी झाडं ठेवली आहे पार्किंग मध्येच ठेवले काही लोकानी काही लोकानी अशीच ठेवलिये आणि एक अ मनुष्य--

आणि तिथे बँक सुद्धा आहे छान लाल कलर दिसून राहिलाय त्या बोर्डा चा.

हे ताजबागचं मस्जिद आहे या मस्जिदमध्ये लोक भरपूरसे दर्शन करायला येतात आणि दोन एक समोर म्हणजे मस्जिद आहे त्याच्या बाजूला सुद्धा एक मज्जीद दिसून राहिलंय.

रिक्षामध्ये बसून तिथे एक माणूस आणि बाई चालली आहे.

आणि लांब हात करून छान हाताला लाल कलर ची मस्त मेहंदी लावलिये पायाला पण छानपेकी लाल प्रकारची मस्त कुंकू लावले आहे आणि ते गोल अंबाडा करून छान डान्स करून राहिले.

फार सुंदर आणि सुरेख दिसत आहे आम्ही नेहमी तिथे फिरायला जात असतो आणि आम्हाला मज्जा सुद्धा वाटते म्हणून आम्ही नेहमी जातो.

बाटला ठेवल्यात तिथे चायनीज च्या आणि आम्ही अम तर नेहमी जात असतो आणि आम्ही तिथे अंडा पण घेतो तिथे आणि चिकन रोल पण घेत असतो आणि अम नाश्ता--

एक नदीच्या काठावरती तिथे छान शेती दिसून राहिली तिथे छान पैकी झाडं लावलेली आहे.

ही अम अ रिझर्व्ह बँक दिसून --

झाडे सुद्धा अशोकाचे लावले लावण्यात आले आणि लसूण चांगल्यापैकी सजावट केली दरवाजे सुंदर अशी गोल अशी आकारात दिसून राहिली.

छान चहापत्ती च सुद्धा छान वास येते म्हणून आम्ही तिथला--

आणि त्या किराणा दुकानात सामान सुद्धा छान लावलेल तोरण सुद्धा लावलेलय आणि आम्ही नेहमी घेऊन--